इतकं सुंदरए हे अजून डोंगर आहे तिथं ढग एकदम भारी सुंदर एकदम भारी.

हिरव कलर चा पत्थर ये क्रीम कलर चा पत्थर ए आणि तिकडच्या बाजूला हिरवे हिरवे --

घर बांधण्याचं काम चालू आहे बाकी माणसं काय करताय कोण काय करताय म्हणजे असं दोन-तीन तालाच बिल्डिंग बांध बांधायचं काम चालूये त्यांचवाल.

कशाचा तरी मंडप म्हणजे कशाचा काहीतरी आहे. मस्त लायटिंग लावलेले आजूबाजू. अंह चार--

ढग ए आणि परत दगडयेत मोठे मोठे लहान लहान पाणी जातय बारीक.

भारी एकदम भारी आहे हिरव हिरव गवतय लांडा परत काट्यांच पण झाडय तिथ --

पडदा लावलेला आहे तिथं परत फॅन बी ए. परत ए.सी. बी ये तिथं.

कमी रस्ताए यायला जायला अन डोंगर बीए ढग बीए एकदम भारी ठेवलीए.

ब्लॅक ब्लॅक ए मस्त पिलू बाकीचे बकर चरत अस दाखवले चरतायेत.

व वरून पाणी पडतय. माणसं परत बघताय. ते पाणी कसलाच मागे पण ती माणसं उभे आहे तिकडून.

व तिकडं बाजूला अजून काही तरी आहे मोठे मोठे हिरवे हिरवे झाडं आहेत नारळाचे असेल लिंबाचे असतील.

आणि परत म्हणजे बस ला आग नको लागायला तिथे आग बंद करायचं ते टाकलेले मग वरतून बॅग ठेवे --

त्याला तो आकाशी कलरची कुर्ती घातलेली आहे. त्याच्या गळ्यात लाल दोरा आहे. आणि खिशात ओम चा चिन्ह आहे.

तिथं दरी सारखंए एकदम भारी हिरव हिरव हाये. तिथं इकडच्या बाजूला रस्ताए. तिथं मातीए.